इथ तूप ठेवलंय वाटतं पुढच्या संचामधी .

छान ठेवली आहे व्यवस्थित आहे अ भारी काय फू पुडी वर फूल ठेवले वाटतं.

झाडांची कटिंग बिटिंग खूप छान केलेली --

पावसाळ्यातलं चित्र आहे वाटतं पावसामध्ये काढलेला फोटो आहे.

डिझेल खाली होतय डिझेल का पेट्रोल टाकीत सोडलंय पाईप --

बाजूला हायवे रोड होण्या रोड गेलेला दिसतोय ट्रेन धावताना दिसतीये.

हा एक रेड कलर घातलेली साडी घातलेली महिला ए मुलं ए .

हेच मूर्ती क्रीटांगण आहे क्रीटांगण म्हणजे ट्रेनिंग दिले जाते वाटतं इथे क्रीडांगण म्हणजे खेळाचं हे गार्डन .

यांचं ऑफिस ए उम्म सिक्यूरीटीचं .

वाईट कलर चा शर्ट घातलाय पिवळा कलरची टोपी निळ्या कलरची पॅन्ट घा --

मंदिर आहे देवा देवाच ठिकाण देवीचा दार आहे.